गावात राहणा या मीनाला शाळेतून येताना लटपटल्यासारखे शहारल्यासारखे वाटत होते आणि ती थकल्यासारखी दिसत होती
तसेच ती अंग आणि डोके दुखत असल्याचे सांगत होती
काळजी असलेली आई जेव्हा तिज्या जवळ आली तर मीनाला खूप ताप आला असल्याचे तिज्या लक्षात आले
ताप येणे या बाबतीत प्रथमोपचारा वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे
येथे तापाची लक्षणे प्राथमिक काळजी व डॉक्टरांचा सल्ला याबद्दल बोलणार आहोत
एखाद्या व्यक्तीचे तापमान सामान्य तापमानाच्या म्हणजेच 968 1004 पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला ताप आहे असे समजावे
आता तापाची लक्षणे पाहू
तापमानात वाढ होणे अंगदुखी आणि वेदना होणे शहारल्यासारखे थरथरल्यारखे होणे तीव्र डोकेदुखी आणि घसा दुखणे
मीनाला थरथरताना पाहून आईने तिला उब देण्यासाठी घोंगडी गुंडाळले
ताप आल्यावर काय करावे आणि काय टाळावे ते पाहू
कोमट पाण्याने रुग्णाचे अंग पुसून काढा
त्याला भरपूर पाणी पिण्यास द्या
त्याला घोंगडी किंवा जाड चादरीत गुंडाळू नका
स्वतःच्या मनाने औषधे देऊ नका
नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे द्या
ताज्या हवेला अडवू नका
खरेतर ताज्या वा याची झुळूक ताप कमी करण्यास मदत करते
रुग्णाची ही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या
अनियमित श्वास मान अवघडणे सतत घसा दुखणे पुरळ उठणे उलटी होणे लघवीच्या वेळी तीव्र वेदना होणे व जुलाब होणे
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे